अ रेड कलर दिसत आहे आजूबाजूला झाड दिसत आहेत.

एक रेडय एक अम ब्लॅक आहे व्हाइटय आजूबाजूला झाड आहेत खुप सारी --

आणि बाजूला सुद्धा एक ट्रॅवलस आहे व्हाइट कलर आहे.

गाड्या दिसत आहेत आजूबाजूला ठेवलेल्या--

फूल दिसत आहेत यल्लो कलर दिसत आहेत ह्यामध्ये रेड कलर आहे आणि ब्लॅक कलर आहे.

वेगवेगळ्या कलर ची आहे व्हाइट कलरची आहे रेड कलरची आहे.

येथे आपल्याला क्लासरूम दिसत आहे क्लासरूम मध्ये फॅन लावलेला आहे आणि व्हाइट बोर्ड आहे.

आणि स्कूल दिसत आहे आणि विंडोज दिसत आहे खुप साऱ्या.

दोन गेट चालू केलेले आहे आजूबाजूला झाड दिसत आहे आणि समोर ऑरेंज कलर ची झाड दिसत आहे इथ खुप छान --

बाजूला रेड कलरचे दिसत आहे.

व्हाइट अ फूल आहेत आणि रेड फूल आहेत आणि पडदे लावलेले आहेत पिंक कलर चे.

ब्ल्यु कलर दिसत आहे यामध्ये यल्लो कलर दिसत आहे एक अह साइड ला लोखंड ही दिसत आहे आणि आजूबाजूला झाड आहे.

या चित्रामध्ये आपल्याला दगड दिसत आहे मोठा आणि तो कोरलेला दगड आहे.

ब्ल्यु कलर दिसत आहे ब्लॅक कलर दिसत आहे ऑरेंज कलर दिसत आहे एका साइड न रेड कलर आहे.

यल्लो कलर दिसत आहे ब्लॅक कलर आहे आणि ब्ल्यु कलर आहे आणि समोर व्यक्ति उभे आहे त्यामध्ये लाइटस लावलेले आहे.

या चित्रामध्ये डेरी आहे वरती बना बनारस डेरी आणि बाजूला यल्लो कलर आहे.

गोल आकारच्या तीन आणि आजूबाजूला झाड आहेत.

बेड आहे बेडवरती व्हाइट कलर दिलेला--

ह्यामध्ये बँक लिहलेले आहे यूनियन बँक रेड कलर मध्ये आणि रेड कलर --

ब्ल्यु कलर चा पडदा लावलेला आहे आणि वरती छान डेकोरेट केलेल आहे फुलाणी सजवलेल आ--

येथे आपल्याला दोन फॅन दिसत आहे आणि--